दुस या भागात स्वागत
येथे डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी लॉजिन डॉट पीएचपी पेज एडिट करणे त्यातील युजरनेम व पासवर्ड तपासणे ह्याविषयी जाणून घेऊ
आपण डेटाबेसला आधीच कनेक्ट झालो आहोत
हे रिफ्रेश करून आपला युजरनेम व पासवर्ड रिसेंड करून एरर नसल्याची खात्री करू
म्हणजे ही एरर
जर डेटा टाईप केला नाही तर एरर मिळेल
आता प्रथम क्वेरी सेट करू
मायस्क्ल सारखी स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज वापरून तुम्ही डेटाबेसला क्वेरी करू शकता
ही मायक्रोसॉफ्ट एक्सेस मधेही आहे
येथे लिहा सिलेक्ट quot कारण आपल्याला इद युजरनेम आणि पासवर्डची आवश्यकता आहे
इद ची गरज आहे असे वाटत नाही
पण सिलेक्ट quot मुळे सर्व डेटा मिळेल
म्हणून सिलेक्ट फ्रॉम
यूझर्स टेबलमधून डेटा घेणार आहोत
खात्री करा
सिलेक्ट फ्रॉम यूझर्स पुढे व्हेअर युझरनेम जे येथे ह्याचे नाव आहे
आणि लिहा व्हेअर युझरनेम इक्वॉल्स ठे युझरनेम जे टाईप केले गेले आहे
हे युझरनेम उपलब्ध नसल्यास थिस यूझर दोएसंत एक्सिस्ट हा एरर मेसेज दाखवणे आवश्यक आहे
त्यासाठी मायस्क्ल नम रॉव्स हे दुसरे मायस्क्ल फंक्शन वापरावे लागेल
डेटाबेस क्वेरी द्वारे मिळालेल्या रॉव्स ची संख्या हे मोजते
त्यासाठी लिहू नमरोज इक्वॉल्स mysql num rows आणि कंसात queryचे नाव म्हणजेच व्हेरिएबल क्वेरी ज्यात आपण queryफंक्शन संचित केले आहे
रॉव्स ची संख्या एको केल्यास हे स्पष्ट होईल
डेटाबेसमधे केवळ1 रॉव असल्याने 1 हे आऊटपुट मिळाले पाहिजे
इन्सर्ट वर क्लिक करून आणखी एक रॉव समाविष्ट करू
उदाहरणार्थ दुसरे युजरनेम आणि पासवर्ड
हे करून पाहू
नंतर तपासू
युजरनेम मधे कायल आणि 123 हा पासवर्ड टाईप करा
बघा आता येथे दोन rowsदिसत आहेत

येथे एलेक्स आणि कायल ही रेकॉर्ड आहेत
idआपोआप एकने वाढलेला बघू शकतो
आपण दोन्ही युजरनेम व पासवर्ड पाहू शकतो
रिफ्रेश केल्यावर काय दिसते पाहू
पूर्णqueryमुळे हे आऊटपुट मिळाले आहे
येथे विशिष्ट युजर सिलेक्ट करत असल्यामुळे आपल्याला 1मिळत आहे
queryचा हा भाग काढून टाकू
पुन्हा रिफ्रेश केल्यावर 2 व्हॅल्यू मिळाली कारण 2 रॉव्स आहेत
जर सिलेक्ट व्हेअर युझरनेम इक्वॉल्स माय usernameलिहिले तर अर्थातच उपलब्ध असलेले विशिष्ट युजरनेम निवडत आहोत जे केवळ एकाच रॉव मधे आहे
साधारणपणे वेबसाईटवर एकच युजरनेम दोन वेळा दिले जात नाही
हे मिळाले
ठीक आहे
एकूण किती रॉव्स उपलब्ध आहेत हे जाणून घेण्याचा हेतू काय होता
हेतू हा की जर आयएफ माय num rows दोएसंत इक्वॉल झेरो असे लिहिले आणि कार्यान्वित केले की आपल्याला loginकरता येईल
अन्यथा एल्से डाई लिहून थाट यूझर दोएसंत एक्सिस्ट हा मेसेज दाखवू
येथे जे युजरनेम दिले आहे त्यानुसार संबंधित रॉव आपल्याला मिळते का ते तपासू
आणि जर हे इक्वॉल टीओ झेरो नसेल तर लॉजिन करण्याचा कोड कार्यान्वित करू
अन्यथा डाई थाट युझरनेम दोएसंत एक्सिस्ट हा मेसेज दाखवणार आहोत
हे 1 2 3 4 किंवा त्यापुढील काहीही असेल
जर हे इक्वॉल टीओ zeroनसेल तर त्याला निश्चितच काही व्हॅल्यू असेल
आणि जर इक्वॉल टीओ काही व्हॅल्यू आहे म्हणजे कोड कार्यान्वित होईल
जर हे इक्वॉल टीओ 0असेल तर कुठलाही रिझल्ट मिळणार नाही
हे रिझेंड करू
पुन्हा मागे जाऊ
आणि हे एचो num rows काढून टाकू
मुख्य पेजवर जाऊन एलेक्स आणि एबीसी ने लॉजिन करू
ह्याक्षणी पासवर्ड महत्त्वाचा नाही
काही झाले नाही
एरर मिळाली नाही
आता Billyवापरून पाहू
पासवर्ड टाईप करून लॉजिन वर क्लिक करा
थाट यूझर दोएसंत एक्सिस्ट
कारण बिली युजरनेम असणारी कुठलीही रॉव नाही
हे कार्य करत आहे
मूळ गोष्टींवर परत जाऊ
एलेक्स आणि माझा पासवर्ड एबीसी टाईप करू
आता loginसाठीचा कोड पाहू
loginकरण्यासाठी पासवर्ड तपासावा लागेल
म्हणून पासवर्डसाठी फंक्शन वापरणार आहोत
माफ करा
फंक्शन नाही
व्हाईल loopचा वापरू
येथे लिहा
व्हाईल कंसात व्हेरिएबल रॉव इक्वॉल टीओ मायस्क्ल
मायस्क्ल येथे अरे च्या रूपात रॉव मिळवेल
म्हणून लिहा mysql fetch assoc
a s s o सी आणि पुढे क्वेरी चे नाव
म्हणजेच व्हेरिएबल क्वेरी जी येथे बनवली आहे
ह्याद्वारे डेटाचा प्रत्येक कोलम्न मिळवत आहोत आणि तो रॉव नावाच्या अरे मधे ठेवत आहोत
येथे व्हाईल loopमधे खाली ब्रॅकेटस् मधे काही व्हेरिएबल्स सेट करत आहोत
येथे लिहा व्हेरिएबल डीबी युझरनेम इक्वॉल टीओ व्हेरिएबल रॉव स्क्वेअर ब्रॅकेट मधे युझरनेम हे डेटाबेसमधून मिळवत आहोत
आपल्या rowचे नाव येथे बघू शकतो
हा डेटाचा arrayअसल्यास प्रत्येक रो मधे इद युझरनेम आणि पासवर्ड असेल
आपण 012 वापरत नाही कारण ते कार्य करेल ह्याची खात्री नाही
आता हे सुटसुटीत ठेवणार आहोत आणि कॉलमच्या नावाचा संदर्भ वापरणार आहोत
डेटाबेसमधील युजरनेम आपली क्वेरी वापरून मिळालेल्या rowमधे आहे
नंतर लिहा डीबी पासवर्ड इक्वॉल्स रॉव आणि ब्रॅकेटमधे सिंगल कोटसमधे पासवर्ड
नंतर हे एको करू शकतो
खरेतर डीबी युझरनेम आणि पासवर्ड एको करायला नको
अन्यथा नंतर एरर्स येतील
ते डेटाबेसमधे आधीच पाहिलेले आहेत
आता चेक कार्यान्वित करू
येथे चेक टीओ सी आयएफ ठेय मॅच अशी कमेंट लिहू
आयएफ स्टेटमेंटद्वारे हे सहज करू शकतो
टाईप करा आयएफ व्हेरिएबल युझरनेम इक्वॉल्स व्हेरिएबल डीबी युझरनेम एंड व्हेरिएबल पासवर्ड इक्वॉल्स डीबी पासवर्ड असल्यास हे बरोबर आहे असे म्हणू
अन्यथा बरोबर नाही असे म्हणू
हे कंस काढून टाकू
कारण येथे एकच ओळ आहे
इन्करेक्ट पासवर्ड
हे एको करू आणि हे तसेच ठेवू
आणि येथे यूरे इन
एको करू
पाठाचा हा भाग संपवण्यापूर्वी हे तपासू
एलेक्स आणि चुकीचा पासवर्ड टाईप केल्यावर इन्करेक्ट पासवर्ड
हा मेसेज मिळाला
एबीसी हा योग्य पासवर्ड दिल्यावर यूरे इन
मेसेज मिळाला
युजरनेम आणि त्याची उपलब्धता तपासली आहे
फील्ड्स उपलब्ध असल्याचे तपासले आहे
युजरनेम आणि पासवर्ड एंटर करा
जर हे चुकीचे एंटर केले तर इन्करेक्ट पासवर्ड हा मेसेज मिळेल
बरोबर एंटर केल्यावर यूरे इन मेसेज मिळेल
आणि जर उपलब्ध नसलेले युजरनेम एंटर केले तर यूझर दोएसंत एक्सिस्ट असा एरर मेसेज मिळेल
पुढील भागात सेशन्स आणि लॉग आउट पेज कसे बनवायचे ते बघू
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेतेधन्यवाद